स्टेट बँक ए.टी.एम. आहे. बाहेर माणसं उभा आहे. एक बाई तिच्या हातात पर्स आहे. पन्नी बॅग आहे. लायनीला उभा आहे.

फॉरनर लोकांचे हेत. पीकर पण आहेत.

खाली शेवाळलेलय. हिरवं हिरवं गवतय.